काही मानस क्रिकेट बघत आहेत काही खांब दिसत आहे स्टेडिउम मध्ये फुगे लावलेले आहेत अ थोडा फार काळोख दिसत--

चित्र निरवडे येथील ग्रामसचीवालय च आहे इथ ग्रामसचीवलयाची बिल्डिंग दिसत आहे तसेच बोर्डवर तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग असे लिहिलेले आहे मागे काही झाडे दिसत आहेत माड अंबे असे विविध झाड आहेत.

तसेच बाजूला एक जे सी बी दिसत आहे अ मन मंदिराच्या बाजूला एक मैदान दिसत आहे मैदानावर तिथ झेंडे लावलेले आहेत मागे आकाश व --

हे चित्र म एका समारंभाला आलेल्या माणसांचे दिसत आहे या चित्रात तीन स्त्रिया दिसत आहेत व एक पुरुष आहे स्त्रियांनी साड्या नेसल्या आहेत तसेच व पुरुषानी निळ्या रंगाचा सदरा घातलेला आहे मागे फुलांची सजावट केलेली आहे तसेच लाइट लावलेल्या आहेत हे चित्र रात्रीच्या वेळेचे दिसत आहे.